आणि तिथे ए.सी. आणि नॉन ए.सी. रूम्स अव्हेलेबल आहेत शिवाय बाहेर काही बाग केलेली आहे त्यांनी वेगवेगळी.

अ सुंदर अस ते न ते फुलंदाणी आणि बनवलेले आहेत दिसायला सुंदर दिसता एत ते.

शिवाय अ हे जे सगळी सजावट आहे ते एका अ छोट्या मुलीच्या स्वागतासाठीची आहे कारण ते एका फुग्यावर लिहिलेल आहे तस --

वर निळं निळं आकाश आणि खाली हिरवी गार चार--

यात चर्च देखील आहे आणि अ हिरवा आणि पांढरा रंग असा रंग दिलेला आहे काही विद्यार्थी दिसत आहे आ--

आणि एक स्त्री गात आहे अ ते आपल संगीत सादर करत आहेत आणि --

आणि एसटीच स्टँड दिसत आहे म्हणजे बस स्टँड दिसत आहे.